लिबर ऑफीस मठ वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत या ट्यूटोरियल मध्ये आपण खालील विषय पाहु ग्रीक चिन्हांचा वापर करणे जसे की अल्फा बेटा ठेता आणि पीआय
कंस वापरुन वर्ग समीकरण सोडविण्याच्या पायऱ्या लिहिणे
मठ चा वापर करून ग्रीक चिन्ह लिहीणे शिकू
या साठी चला सर्व प्रथम आपण मागील ट्यूटोरियल मध्ये तयार केलेले राइटर डॉक्युमेंट उदाहरण mathexample1ओडीटी उघडू
ग्रे बॉक्स वर ज्यामध्ये आपण सूत्र लिहिले होते त्यावर डबल क्लिक करा हे मठ फॉर्म्युला एडिटर आणि एलिमेंट्स विंडो उघडेल
फॉर्म्युला Editorविंडो च्या किनार वर क्लिक करून त्यास बरोबर ठिकाणी ड्रॅग आणि ड्रॉप करू
हे अधिक चांगल्या दृश्यतेसाठी राइटर विंडो वाढविते
आता ग्रीक चिन्ह उदाहरणार्थ अल्फा बेटा ठेता आणि पीआय गणितीय सूत्रा मध्ये समान आहेत
परंतु आपल्याला हे चिन्ह एलिमेंट्स विंडो मध्ये आढळणार नाही
आपण चिन्हाच्या पुढे इंग्रजी मधील शब्द लिहून त्यास प्रत्यक्षात लिहु शकतो
उदाहरणार्थ पीआय लिहिण्यासाठी केवळ फॉर्म्युला Editorमध्ये 160pi टाइप करा
लहान कॅरक्टर मध्ये लिहिण्यासाठी कॅरक्टर चे नाव लहान अक्षरात लिहा
उदाहरणार्थ अल्फा लहान अक्षरात लिहिण्यासाठी 160alpha किंवा 160beta टाइप करा
मोठ्या कॅरक्टर मध्ये लिहिण्यासाठी कॅरक्टर चे नाव मोठ्या अक्षरात लिहा
उदाहरणार्थ गम्मा मोठ्या अक्षरात लिहिण्यासाठी160GAMMA किंवा160THETA टाइप करा
ग्रीक चिन्ह एंटर करण्याची इतर पद्धत म्हणजे टूल्स मेन्यू वरुन कॅटलॉग चा वापर करणे होय
सिम्बॉल सेट खाली ग्रीक निवडा
आणि सूची मधून ग्रीक अक्षरावर डबल क्लिक करा
लक्ष द्या ग्रीक अक्षरासाठी मार्कअप alphaआहे जे सूची खाली दर्शित आहे
तर अशा प्रकारे सूत्रा मध्ये ग्रीक अक्षरांचा परिचय करून देऊ शकतो
इतर ग्रीक अक्षरांकरिता मार्कअप जाणून घेण्यासाठी सिम्बॉल्स कॅटलोग चा शोध घ्या
आता आपल्या सूत्रा मध्ये कंसा चा वापर करणे शिकू
मठ ला सूत्रा च्या क्रियांच्या अनुक्रमाबद्दल माहिती नसते
आपल्याला क्रियांच्या अनुक्रमास नमूद करण्यासाठी कंसाचा वापर कारवा लागेल
उदाहरणार्थ प्रथम एक्स आणि य जोडा नंतर उत्तरास 5 ने भागा यास आपण कसे लिहु
आपण 5 ओव्हर एक्स य टाइप करू शकतो
आपल्याला खरोखर हेच लिहायचे होते का
नाही प्रथम आपल्यास xआणि य जोडायचा होता आता हे आपण xआणि yच्या आजूबाजूस कर्ली कंस लावून करू शकतो
आणि आता मार्कअप कर्ली कंसा मध्ये अशा प्रकारे दिसेल160 5 ओव्हर xy तर कंसाचा वापर करणे हे सूत्रा मध्ये क्रियांच्या अनुक्रमास सेट करण्यास मदत करते
चला सर्वात वर असलेल्या फाइल मेन्यू चा वापर करून आणि सावे निवडून आपण केलेले कार्य सेव करू
चला आता वर्गसमीकरण सोडविण्या करीता पायऱ्या लिहु
आपण कंट्रोल Enter दाबून Writerडॉक्युमेंट मधील नवीन पेज वर जाउया
सॉल्विंग आ क्वाड्रॅटिक इक्वेशन टाइप करू
InsertgtObjectgtFormulaमेन्यू वरुन मठ घेऊ
वेळेची बचत करण्यासाठी मी अगोदरच वर्गसमीकरण टाइप केले आहे मी त्यास कट आणि पेस्ट करते
तर हे आहे वर्गसमीकरण ज्यास आपण सोडवू एक्स स्क्वेअर्ड 7 एक्स 3 0 यास सोडविण्यासाठी स्क्रीन वर दर्शविलेल्या वर्गसमीकरण सूत्राचा वापर करू शकतो
येथे आ एक्स स्क्युअर्ड शब्दाचा गुणांक आहे बी एक्स शब्दाचा गुणांक आहे आणि सी कॉन्स्टेंट आहे
आणि आपण सूत्रा मध्ये aसाठी 1 bसाठी 7 आणि सी साठी 3 ठेवून समीकरण सोडवू शकतो
सर्व प्रथम वर्गसमीकरण जे आपल्याला सोडवायचे आहे त्यासाठी मार्कअप लिहु
प्रथम आपण InsertgtObjectgtFormulaमेन्यू वरुन मठ घेऊ
फॉर्मॅट एडिटर विंडो मध्ये खालील मार्कअप टाइप करू एक्स स्क्वेअर्ड माइनस 7 एक्स प्लस 3 0 अधिक चांगल्या वाचनियतेसाठी रिकामी लाइन एंटर करण्यासाठी दोन न्यूलाईन्स लिहु
Enter दाबा आणि क्वाड्रॅटिक Formula टाइप करा
Enterदाबा
किचकट सूत्रास सोडविण्याची एक चांगली पद्धत ही आहे की सूत्रा च्या सर्वात अंतर्गत एलिमेंट्स पासून सुरवात करणे
आणि नंतर आपण या Elementsच्या आजूबाजूस आपल्या पद्धतीने कार्य करू शकतो
आपण सर्व प्रथम अंतर्गत अधिक स्क्वेर रूट फंक्शन लिहुया
आणि मार्कअप आहे कर्ली कंसात स्क्वेअर रूट ओएफ बी स्क्वेअर्ड 4एसी नंतर आपण वरील पदावली मध्ये माइनस बी प्लस ओर माइनस जोडू आणि त्यास कर्ली कंसात ठेवू
मी इतर कर्ली कंसाचा सेट जोडुन वरील पदावलीस अंश बनविते
आणि पदावलीत ओव्हर 2आ जोडा
आणि अखेर सुरवातीस एक्स इक्वॉल्स जोडा
इक्वॉल टीओ सिंबल च्या आजूबाजूस दोन मोठ्या अंतर सहित
आणि हे आहे वर्ग सूत्र
अशा प्रकारे आपण किचकट सूत्रा चे विघटन करून त्यास भागा भागां मध्ये ठेवू शकतो
चला उरलेल्या टेक्स्ट ला फॉर्म्युला एडिटर विंडो मध्ये खालील प्रमाणे लिहुया
व्हेअर आ इस ठे कोएफिशियंट ओएफ ठे एक्स स्क्वेअर्ड टर्म बी इस ठे कोएफिशियंट ओएफ ठे एक्स टर्म सी इस ठे कॉन्स्टंट
त्या नंतर न्यूलाईन
आणि टाइप करा160 वे कॅन सॉल्व्ह ठे इक्वेशन बाय सबस्टिट्यूटिंग 1 फोर आ 7 फोर बी 3 फोर सी त्या नंतर दोन न्यूलाईन
प्रतियोजन नंतरचा मार्कअप स्क्रीन वर अशा प्रकारे दिसेल
समीकरणा मध्ये वाटोळे कंसाचा वापर करून आपण क्रमांकास प्रतीयोजित केले आहे
तुमच्या साठी assignmentआहे
वर्गसमीकरण सोडविण्यासाठी उरलेल्या स्टेप्स पूर्ण करा
दोन निष्कर्ष वेग वेगळे दर्शवा
अलिग्नमेंट्स आणि स्पेसिंग बदलून स्टेप्स फॉरमॅट करा
जेथे आवश्यक आहे तेथे मोठे अंतर आणि newlineजोडा
खालील सूत्र लिहा पीआय इस सिमिलर ओर इक्वॉल टीओ 314159 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
संक्षिप्त रूपात आपण खालील विषय शिकलो
ग्रीक चिन्हांचा वापर करणे जसे की अल्फा बेटा ठेता आणि पीआय
कंस वापरुन वर्गसमीकरण सोडविण्याच्या पायऱ्या लिहिणे
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे तल्क टीओ टीचर चा भाग आहे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
हा प्रॉजेक्ट contactspoken tutorialorg द्वारे समन्वित आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे